मुस्लिम लोकं इथे नमाज वाचण्यासाठी येतात. ह्या मस्जिद वर.

हे एक डोंगर आहे. या डोंगरावर सर्वत्र हिरवे झाडं झुडपं व गवत आहेत. या डोंगराच्या मध्यभागी--